दाढी करत आहे का केस कापत आहे?

दोन तीन माणसं आहेत सायकल च दुकान आहे आतल्या --

बॅक साईड ला पुढे नृत्य करत आहेत.

हे वह्या वही पुस्तकाचे दुकान असतं असावे.

रेनॉल्ट चं शोरूम असावं व रेनॉल्ट च्या गाड्या आहेत.